या चित्रात एक चर्च दाखवला गेलेला आहे त्याची भिंत मार्बल ची बनलेली आहे.

या चित्रात आपल्याला तीन या चार मोठी मोठी इमारते दाखवली गेलेली आहे ते याला चिठकून आहे.

स्कीन कलरच आहे तरी रंग पांढऱ्या कलरचा चा आहे व इमारती च्या मधात--

एक गवताचं चौक सर्कल आहे त्याच्या मधात एक खंबा उभा केलेला आहे.

या चित्रात एक शर्ट दाखवला गेलेला आहे ज्याचा रंग--

व निळ्या कलरचा डार्क निळ्या कलर चा बरमोडा घातला आहे व तो एका चट्टानावर उभा आहे. त्याच्यापाठी मागे चट्टानाचा पहाड दि--

पेट्रोल पंप च्या बाहेर काही दुकाने दाखवली गेलेले आहे तर या चित्रात काही झाडं दाखवल्या गेलेलेल्या आहेत.

हे या शेहरात एक कार्यालय दाखवल्या गेल आहेत कार्यालयाच्या बाहेर --

काही मानस उभी आहेत व एक माणूस कार्यालयाच्या अंदर जाताना दाखवला गेला आहे.